हां संध्याताई, मला थोडी माहिती हवी होती. हां बोला ना काय हवे? अं ‘पालन-पोषण’ म्हणजे हा खूप मोठा विषय आहे खरं तर. पण मला मुलांच्या, लहान मुलांच्या पालन पोषणाबद्दल थोडी माहिती हवी होती. सांगता का प्लीज?

हम्म, जो .. म्हणजे .. मुल आईच्या गर्भात राहिल्यानंतर, मुलांच्या, म्हणजे वाढीला आणि त्याच्या विकासाला सुरूवात होते आणि त्यानंतर , म्हणजे जन्म झाल्यानंतर ते तीन ते सहा महीने आणि सहा महिन्याच्या पुढचा जो कार्यकाळ आहे.

केवळ तीन महिने ते सहा महिने म्हणजे झिरो ते सहा महिने व स्तनपानांचा जो काळ आहे जो त्याचा कार्यकाळ आहे आणि सहा महिन्याच्या पुढचा नंतरचा जो काळ आहे तो त्याच्या सर्वांगीण विकासाचा काळ आहे, जेणेकरून मुल हे .. मुलांवर अर्धे संस्कार हे त्याच्या गर्भाशयातच होत असतात.

आणि जन्मानंतर सहा महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे त्याच्यावर, म्हणजे त्याचं खाण पिण असेल, त्याच्या हालचाली असतील, तर त्याची म्हणजे नजर असेल तर त्याच्या खेळण्यातल लक्ष असेल किंवा जसं म्हणतात की बाळाची पाय पाळण्यात दिसतात...

..तसंच त्याप्रमाणे बाळाचा जो विकास आहे तो या सहा महिन्यानंतर हळू हळू दिसायला सुरूवात होते.

आणि जेणेकरून बाळाची बौद्धिक स्थिती कशी आहे, त्याच्यावर पण बाळाचं म्हणजे विकास आहे, तो डीपेंड आहे, त्याच्यावर अवलंबून. जेणेकरून त्याच्या आईच्या गर्भात तर बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित झाली असेल , तर ते बाळ पुढे म्हणजे सुदृढ ही होऊ शकत मनांन आणि शरीरान पण बरं आणि, आणखी म्हणजे बाळ जर, म्हणजे एक वर्षांच होत, किव्हा 2 वर्षांच होत, त्यानंतर त्याच्या पालन पोषणासाठी आपण काय केल पाहिजे? म्हणजे त्याला कोणता आहार दिला पाहिजे? किंवा कोणत्या प्रकारे पोषण मिळेल असं काय केल पाहिजे त्याला? हां , तर ज्या वेळेस बाल सहा महिन्याचं होतय, त्या सहा महिन्यापासून त्याला, वरला आहार दिला जातो बाळाला की जेणेकरून मऊ भातावरली पेज, दूध, मग डाळभात हे मिक्सर मधून काढून, मग थोडासा म्हणजे असं फळांचा जूस हे चमच्या चमच्या .. असं त्याला पाजत- पाजत. मग थोड एक वर्षाच बाळ झालं की मग त्याला थोडी चपाती, दूध भाकरी चा काला.

असं हे, जेणे करून त्याच्या मध्ये सगळ्या म्हणजे विटामीन मिळते असे पदार्थ त्याला खाऊ घालायचे. बर हे झालं म्हणजे आता त्याच्या वाढीसाठी?... ping conversation of both the speakers

हे त्याच्या वाढीसाठी झालं ?... पण दुसरं असा एक भाग आहे, म्हणजे बौद्धिक क्षमतेसाठी म्हणा, म्हणजे त्याचा बौद्धिक विकास होण्यासाठी काही करतं येतय का? हो हो बौद्धिक विकासासाठी मुलांना म्हणजे गाईच धारोष्ण दूध म्हणतात ना? ते काढलेल दूध

गाईच धारोष्ण दूध, आणि तूप. तुपाचा जर वापर केलं तर ते तुपामुळे पण बुद्धी वाढते मुलांची आणि सफरचंद खाल्ल्यामुळे फळांमुळे लहान मुलांची बुद्धी चांगली वाढते. हम्म , बरोबर आहे . ते म्हणजे बेदाणे असती किंवा मग ते बदाम भिजवून खाल्ले मग ते ..

बरं , आणखी एक विचारायच होत ते, म्हणजे आपण संगोपन तर करतोच लहान मुलांच

मग आणखीन काय? म्हणजे वेगळी माहिती अशी काय आहे का? किंवा..अं.. म्हणजे बाळाचा पालन पोषण महणजे , एक व्याखाच होऊन गेली आहे पालन पोषणाची वेगळी, मग आणखीन काय वेगळ असं काय करता येत का लहान मुलांसाठी? किंवा मोठ्यांसाठी पण?

मग ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? तर बाळ कुपोषित होऊ नये म्हणून त्याच महिन्याला वेळेस अंगणवाडीला त्याचं वजन घेतल जात. वजन, ऊंची. तर ते आपलं बाळ कितव्या श्रेणीत आहे? अं... म्हणजे सर्वसाधारण श्रेणीत आहे का? मध्यम, तीव्र श्रेणी आहे की त्याला रक्तक्षय आहे? रक्तक्षय म्हणजे त्याच्यात रक्त कमी असणं .. त्याच्या मुळे त्याला चक्कर येणं, अं... डोळ्याला त्याच्या अंधारी येणं , मुल निस्तेज होणं.अशी त्याची लक्षण दिसतात.

तर ते तसं होऊ नये म्हणून आपण दर महिन्याला अंगणवाडीमध्ये वजन घेणं, त्याच्या आहारकडे लक्ष देणं , त्याचा आलेख वरती वाढतो का हे अंगणवाडी ताईला विचारणं. किंवा आपण त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याच्या वयानुसार वजन वाढणं आणि ऊंची वाढणं हम्म!! बरोबर आहे .. महणजे शारीरिक विकासा बरोबर बौद्धिक विकास ping conversation of both the speakers.. No clarity हां.. बौद्धिक विकास पण बरोबर होत जातो हम्म त्याच्या बरोबर होत जातो हम्म! या सगळ्याच समावेश पालनपोषणामध्ये होतो व्यवस्थित

आणि विशेष म्हणजे पांच वर्षापर्यंत म्हणजे आपल्या बाळाला नऊ महिन्यापासून पांच वर्षापर्यंत ए विटामीनची मात्रा जर दिली.. अं.. सहा सहा महिन्यांच्या अंतराने तर अ जीवनसत्वाचा.. अं.. त्रास होत नाही बाळाला आणि त्यापासून त्या बाळाचा बचाव होऊ शकतो. ठीक आहे. थॅंक यु ताई, धन्यवाद.